नंतर मग return करा. कधी return पण नाही घेत. Fraud पण होतात त्याच्यामधे. हां fraud पण होतात. हो. तसं पण होतं तर मग तू मग काय करते मग offline घेतोय का?

अच्छा मी तर मी तर offline तर अजून घेतले नाही म्हणजे हां घेते offline पण मी online च बोलवतोय आता आता. फ्लिपकार्ट, ऍमेझॉन चांगली आहे का? तिथूनच देऊन देतो मग. हां मी पण ते फ्लिपकार्टवरूनच बोलवते. कालच तर माझ्या दोन हा हे Tshirt Tshirt बोलवले काल. आल्यात त्या कालच.

मी पण तेच ना काल, तसं तसं आजच्या आजच्या आजच्या ना जे digital digital जगात म्हणजे घरातील, किराणा सामानपासून ते म्हणजे गोळ्या गोळ्या गोळ्या गोळ्या आणि औषधे नाही का सर्वच online च बोलावतात ना.

हां म्हणजे जे आपल्याला ज्या हव्या पाहिजे त्या वस्तू सगळ्या म्हणजे, बरोबर तुमच्याच आपल्याच आपल्याच दरात भेटते. आपल्याच किमतीमधे. खूपच online आहेत.

गोळ्या त्या pharmacy त चांगल्या हां ते पण आहे आणि तसं म्हणजे बघ ते म्हणजे o online चं थोडं गोष्ट म्हणजे चांगली पण बाजू आहे आणि वाईट पण आहे. दोन्ही असतात त्याच्यात.

हो वाईट पण बाजू आहे. Fraud पण होते तिकडे.

मुळात आपल्याला म्हणजे जे, ज्याच्यावरचं जे ज्या जे नाही का म्हणजे website माहिती आहे आपल्याला चांगल्या आहे तिथूनच तिथूनच करावं थोडं.

हां जिथं बघितलं तिथं अमॅझॉनचंच नाव येतंय. ते आहे थोडी.

Online online च करू करून पाहून घेतो मी तिकडे online. हां online च करून बघ. अह online online online ने एक म्हणजे shopping च्या चांगल्या चांगल्या चांगल्या बाजूबद्दल म्हणजे आपला अह online shopping ची म्हणजे वाईट बाजूबद्दल माहित आहे का? चांगली बाजू आणि वाईट बाजू काय आहे तर माहित आहे का?

सांग की. आता वाईट असं fraud पण होते online मधे fraud. Fraud चांगलं आहे कि color पण भेटते आपल्याला जे पाहिजे त्याचा color चा. लवकर भेटते.

तिथे ते line मधे, अजून खुपसाऱ्या आहेत. हां काही वेळा म्हणजे चु आपण चुकीची चुकीच्या चुकीच्या पद्धतीने पण online online shopping shopping करायला करायला जाता आणि म्हणजे आपल्या bank च्या म्हणजे bank चे bank तील नाही का म्हणजे तुमच्या,

आपण बरोबर जर fill जर नाही केला तिथं तर? तो पण चांगला नाही.

Online वरनं तेच चांगला होईल. म्हणजे online, Charges charges घेऊन म्हणजे online online shopping करावं लागतंय. आता एवढी ऊन आहे कुठे जाऊन मी दुकानातनं, online च करून घेतो ना मी. हां तर ते पण मग car cash on delivery च करायचं.

हां आणि जेव्हा आपण online shopping करताना म्हणजे कोणती वस्तू order करतो तेव्हा आपण म्हणजे payment debit card ने नाहीतर मग अह म्हणजे payment जर debit card ने जर करायचं असल तर बरोबर करायचं बघून थोडं सावधपणे.

गलत type केला आपण number तर गलतच होऊन जाते. कुठेतरी, हां गलत समजणं आणि थोडं हे जर mistake जर झाली तर केव्हा केव्हा म्हणजे ते कुणी म्हणजे दुसऱ्या website वर जर आपण जर तसंच केलं तर आपला hack पण करतात ना ते. Debit card तुमचं पूर्ण,

तिथे delivery boy ची पण problem राहते. ते कुठेतरी थांबून राहते त्याला घेऊन यायला लागते. Adress सांगितला तरी. ते पण आणि केव्हा केव्हा तर ते delivery delivery boy च केव्हा केव्हा झोल करतात.

Parcel parcel तर ते पहिलेच बघतात आणि काही ना काही टाकून ठेवतात आणि ते आपल्या जवळच ठेवतात केव्हा केव्हा. थोडं ते पण ते पण आहे problem.

हां आणि त्यांच्या account मधे त्यांच्यापासून सावध पण राहायला लागतं ना.

हो कुठं कुठं लागते कुठं म्हणजे कुठं कुठं free free च राहते.

Discount पण मिळते payment app use केल्यावर. हां तसं तर जे म्हणजे जे ज्या म्हणजे आपल्या website वर म्हणजे आहेत त्या तर website आपल्या हे ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट आणि मिन्त्रा. हे तीनच तीन थोडे चांगले आहेत. बाकी मीशो बीशो चांगले नाही आहेत. ते कुठलं पण सस्ते कसे पण brand आहेत. ते मीशो वर ते बरोबर चांगलंच नाही.

पण असं पण आहे जसं ऍमेझॉन वर नाही का थोडं महाग राहणार तर फ्लिपकार्टवर सस्ता राहणार तेच वस्तू.

लोकं mobile बीबाईल पण घेते फ्लिपकार्टवर एवढा trust करून.

हां iPhone पण बोलवतात.

तसं म्हणजे,

offline offline चे पण थोडं चांगलेच फायदे आहेत ज्याचे फक्त जास्तच आहे फक्त ना किंमत थोडी थोडी जास्त राहते पण quality हे ते सगळं काय आपल्याला पाहायला मिळते बरोबर. इथं कसं दिसते सगळं काय तिथं पाहायला भेटते. Online आपण बघतो अलगच आणि इथे म्हणजे अलगच येतात. Quality पण अलगच राहते. आणि color परत थोडं different वाटते त्याच्यावेळी.

हां फक्त, आता मित्रासोबतच जातो मी. एक मित्राला घेऊनच जातो.

हां. आणि तिथं म्हणजे थोडं वेगळंच दाखवते आणि येते येते ना काय अलगच येते. हां. आणि त्यानंतर मग replacement replacement करण्यासाठी म्हणजे product वर अह click जर केलं तर केव्हा राहते राहते राहते तर replacement नाहीतर नाही राहत.

ते पण राहते. म्हणूनच जर order order पण order पण करते म्हणजे थोडं चांगलंच पाहायला लागते ते.

त्याच्याबद्दल पूर्ण details पहाते तेव्हाच तर order करू लागते. हां त्याची terms आणि terms, policy आणि condition ते सगळं काय बघायला लागते. Conditions बघून करा की झालं.

खूप problem आहेत. Online मधे problem खूप आहेत पण. Offline मधे, हां online मधे पण problem तर बहोत आहे पण अजून एक असं पण चांगलं आहे जसं आपल्या घरपोच जसं सगळं काय येऊन जाते ते.

हां. ते पण थोडं चांगलंच आहे. काही वेळा तर काय होतं म्हणजे अह आपण जेव्हा product product पाहता आणि आवा म्हणजे आपल्यावेळी म्हणजे product नं product घेण्याचा विचार पण बदलतो आणि आपण product परत परत घ्यायचं म्हणून अह म्हणजे add Add to add to cart मधे तो product save पण करून ठेवतो. ते पण चांगलं आहे.

दुकानात मग तेच दुकानात जर आपण जी आवडली वस्तू तर पण त्यावेळी जर पैसे जर नसले ते आपण मग घेऊ नाही शकत. तर मग ते दुसऱ्या वेळेस जर घेतलं तर तिथं विकून राहते ना.

हां पण इथं online वर ते save राहूनच राहते. हां. ते पण थोडे हे आहे. इथं म्हणजे केव्हा पण मिळून जाणार तेच वस्तू. हां तसं अजून तुझं मग काय मत आहे आपल्या या online बद्दल थोडं? Online च जे तू सांगत होतास म्हणजे ते try करून घेतो एकदा online.

तसं तर मला पण online ला मी online च बोलवतोय आता. सगळं काही . जे बोलवत असलं ते. तेच चांगला option आहे. हां मला ते पण ते पण बघूनच थोडं करावं लागतंय. मी म्हणजे cash on cash on delivery च करते आता. Direct payment तर नाही करत पहिले.

हां.

नाहीतर कसं आणि अजून असं पण आहे म्हणजे आपल्याला वाटते म्हणजे बरोबर चांगली दिसतेय screen वर. म्हणजे सगळं तो तो वाला product आणि थोडं कमी जर कमी price मधे राहते तर,

हां कमी ह्याच्यात आहे, मस्त दिसतंय असं म्हणून घेऊन टाकतात लोकं पण. आणि केव्हा कसं येतंय आणि केव्हा कसं पण येतं असं राहते ना ते. मी ना ते Tshirt काढले ते कुणी पाहायला नाही पाहिजे आता online घेऊन देतो मी लवकर. हां ते तसंच करून बघ. नाहीतर मग

Smartphone आणि internet वापर वाढलाय आणि सर्व काही online च online झालंय ना.

हां. आज आज प्रत्येक गोष्ट म्हणजे आपण सहज smartphone वर एका एकाच एकाच click वर पाहू शकतो.

अगदी आपण घरबसल्या तर जेवण जेवण पण order order order करू शकतो ना. तर ते झोमॅ आपला. आणि हां झोमॅटो आहे. हां स्वीगी त्याच्यावरून सगळं काय ते पण करू शकतो. कपडे पण कपडे पण मिन्त्रावरून खरेदी खरेदी करू शकतो.

हां प्रवासासाठी अजून तिकीट पण book ते पण होत्यात.

आता सगळंच काही online च आहे आणि शक्य आहे.

हां प्रामुख्याने म्हणजे shopping साठी online online चं म्हणजे online चा platform जास्तच व जास्तच वापरला वापरलाय आता. घरात जे जे वस्तू लागते ना ते सगळं काही online च बोलवतात.

TV बीव्ही पण लोकं online घेतायत laptop बिपटॉप सगळं. हां आणि ते सगळं तर online च online online मधे उपलब्धच आहे. हां. आणि अजून विशेष म्हणजे बाजारातून जेवण जे जे तांदूळ, गहू ते पण खरेदी खरेदी आपण online च online च मागवू शकतो ते पण.

हां सगळं अजून जे bike हे ते सगळं काय online च बोलवू शकतो ना आपण. Bike पण घेतात लोकं online. त्याचे पण स्वस्त आहेत. फ्लिपकार्टवरूनच घेतात लोक. हां अजून discount पण मिळते त्याच्यावर.

Discount पण राहतातच. आणि online चे म्हणजे करताना नुकसानपण नुकसान पण होते ना थोडा.

त्यामुळे अह online online online shopping करताना थोडा,

तोटे पण आहे.

हां त्यामुळे म्हणजे सुरक्षित त्यामुळे सुरक्षित online online shopping करण्यासाठी म्हणजे बरोबर करायला लागते.

तेच विचारत होतो मी तुला कसं करू online का offline. हां आता मित्र online च बोलवतेत. पण थोडं काळजीपूर्वकच बोलवावं लागते.

हां. आता online shopping वरून सगळं काही आहे आता. Electronic वस्तू सगळं काही सगळंच.

आता पण मला भाऊला पाहिजे होता ते पण online च घेतो म्हणजे. हां. ते पण माझ्या माझ्या मित्राने पण घेतलं होतं ते. एक asus asus asus च

हां पण जे म्हणजे आहे जे क जे website आहेत आपल्याला माहित त्याच्यावरूनच घ्यावं लागेल.

अजून furniture पण आहे ना त्याच्यात. म्हणजे sofa आहेत ते पण सगळेच मिळतात त्याच्यात.

फ्लिपकार्टवर पण दोन्ही categories आहेत. हां. जे पाहिजे ते ते म्हणजे ते नाही का सहज मिळतं आपल्याला online.

हां केव्हातर म्हणजे असं offline तर केव्हा भेटू नाही ते पण तिथं online भेटून जातं सगळं.

हां सगळं company चेच मिळतात.

आणि मग जे म्हणजे जे आता company ला जास्तच म्हणजे rating आहेत त्या ते म्हणजे ते वाले ते वाली company चे थोडी चांगली येते मग. Rating rating rating ज्यांना जास्त आहे ते.